निसर्ग सौंदर्य तर इतकं भरभरून आहे. पण तेवढं त्याच्याकडे लक्ष नाई दिलं जात. म्हणजे आता पर्यटन स्थळाकडे जसं जसं राजकीय लोकांनी लक्ष द्यावं आणि तिथलं जरा भरभराटीला गेलं पाहिजे असं.

नाई कसंय madam अं तुम्हाला सांगू का? परदेशामध्ये समुद्र किनाऱ्याच्या बाजूला water sports जे असतात. पाण्यातले वेग-वेगळे प्रकार. अं ज्यामध्ये नौकानयन येतं, वेग-वेगळ्या boatings येतात. आणि scuba diving सारखे प्रकार. अं scuba diving कोकणातही होतं पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही. अं parasailing जास्त प्रकारात होत नाही, काही ठराविक ठिकाणी होतं. किंवा अं जसं गोव्यामध्ये गेलात तर त्या beach वर,

आणि या संगीतासाठीचं, beach आणि संगीत हे एक वेगळं मिश्रण आहे. त्यामुळे, तसंच आता महाराष्ट्राच्या बाहेरही बाहेरपण. आपण आपल्या अं भारतमध्येपण भरपूर पर्यटन स्थळ अशी आहेत की, जिथे नाही नेहमी-नेहमी. कदाचित एक वेळा तरी भेट देऊन,

हा ना म्हणजे अं काय म्हणतात? या जमिनीवरचा स्वर्ग काश्मीर.

केदारनाथ, बद्रीनाथ. ते थोडं कठीण आहे. तेच, पण तुम्हाला माहितीय का? मला मला असं वाटतं मी त्या ठिकाणी गेलो नाहीये पण मला त्या शहराचं सौंदर्य खूप आवडतं आवडतं.

नाही. मी कोलकात्याला नाई गेलेय बघण्यात आलेलं चित्रपटातनं बग बघण्यात आलेलं आहे, वाचण्यात आलेलं आहे, अं social media वर आपण बघितलेलं आहे. आणि तिथलं trams आणि या सगळं आणि तिथलं ते culture एव्हडं, खूप छान आहे ना की, तिथं जाण्याची खूप इच्छा आहे. हो खरंच आहे. कोलकत्त्यानीही, मला वाटतं उत्तरेकडे जास्त चांगलं आणखी चांगलं पाहण्यालायक असेल. हो. उत्तर उत्तरेकडे भरपूरचेत. खूप गोष्टींयेत. भारतात तुम्ही मी तुम्हाला सांगा. उत्तर भारत काय, अं तुम्ही अं म्हणजे पूर्वेकडच्या राज्यातनं गेलात ना सिक्कीम, अरुणाचल प्रदेश अं गुवाहाटी बीटी बघायला, त एवढं छान आहे ना. निसर्ग आणि तिथेही भरभरून दिलंय.

केरळ पण भरपूर बघण्यालायक आहे. संपूर्ण भारतातचं खूप पर्यटन स्थळ अशी आहेत, जी खूप बघण्यासारखी आहे. आता महाबळेश्वर घेऊन चला, आज तुम्ही अमरावतीत राहताय. तुम्हालापण महाबळेश्वर कित्ती असेल.

म्हणजे भारतातलेचं पर्यटन स्थळ इतके आहेत की एक जन्म कमी पडतो बघण्यालाही बघायसाठी. आणि काये माहितीय का, आपण आपल्या पर्य पर्यटन स्थळांना भेट नाई दिली. तर बघा ना, मी खूप अशे अं परदेशी अं पर्यटक बघितलेयत,

आपल्याकडचे पर्यटन स्थळ बघण्यासाठी येतात, त्यांचा अभ्यास कारण्यासाठी येतात, त्याच्यावर PhD करण्यासाठी येतात. हो sir बरोबर आहे इथे येऊन ते, सगळं शिकून जातात, बघून जातात. आणि आपल्या आपल्या पर्यटनची ते तिथं नोंदणी करतात ते की भारतात हे-हे पाहण्यालायक आहे.

दोन एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. साऊथ आफ्रिकेचा खूप मोठा cricketer आहे. एबी डिविलियर्स म्हणून हा . तो त्याचा एक photo viral झाला आत्ता. तो बनारसमध्ये, मस्त पायऱ्यांवर बसून short pant मध्ये चहा पीत बसला होता. चहाच्या टपरीच्या बाहेर. आणि त्यानी त्या खाली लिहिलेलं होतं की, जगातलं सगळ्यात माझं आवडतं ठिकाण बनारस.

म्हणजे बघा. पहा बरं. हो ना. त्या लोकांना आपलं एवढं आवडतं समजा. नाही आणि अशी खूप ठिकाण आहेत, अं जी खूपच बघण्यासारखी आहेत. हो कर्नाटकमध्ये पण भरपूर पाहण्यासारखा आहे. म्हणजे असं, भारताचं कुठलं राज्य नाई की तिथे काई पाहण्यासारखं नाहीये. म्हणजे वाळवंटही इथे आहे. अंबोली सारखं प्रचंड पाण्याचंही ठिकाण इथेचं आहे. बर्फासारखं काश्मीर पण इथेयं म्हणजे, तुम्ही म्हणजे काय नाई आहे भारतात ते बघा. सगळं गोष्टी भारतात आहे. आणि खरं तर आपला भारत आहे ना, विविधतेने नटलेला आहे. मी मघाशी म्हंटल्याप्रमाणे, काही मैलांवर गेलात की, वेशभूषा बदलते, भाषा बदलते, खाद्य-संस्कृती बदलते. अं तिथलं वागणं बदलतं हेचं आपलं खरं भारताचं सौंदर्य आहे. हो-हो बरोबर आहे. आणि महाराष्ट्राचं तर मला वाटते, खाद्य-संस्कृती पण अशी आहे, कि आपल्या अं सण-समारंभ भरपूर असतात. त्याला अनुकूलचं आहे सगळे. बरोबर. तुमच्याकडे अमरावतीमध्ये सगळ्यात मोठा सण कोणता असतो?

तसं आमच्याकडे कोकणामध्ये गणेश उत्सव म्हणजे सगळ्यात मोठा सण, आणि होळी. शिमगा म्हणतो आम्ही त्याला. त्यावेळेला, जे मुंबई आणि पुण्यामध्ये राहतात त्यांना आम्ही, किंवा ठाण्यामध्ये राहतात, ते गाववाले येतात त्यांना चाकरमनी म्हणतो. की चाकरमनी येणार सगळे. जे नोकरीनिम्मित असतात. आणि त्यावेळेला प्रत्येक गाव आणि गाव, भरलेलं असतं. प्रत्येक घरातली प्रत्येक व्यक्ती आलेली असते. म office मधनं सुट्टी भेटो ना भेटो. पण ती व्यक्ती पोहोचलेली असते. हो आमच्याकडे गौरी-गणपतीला असते sir तसं. मुंबई पुण्याकडे गेलेले सगळे लोकं, गणपतीला गौरीला घरी येतात. त ती गौरी-गणपती मोठा सण मानला जातो आणि दिवाळी आपला.

दिवाळी सण मोठ्या उत्साहातचं साजरा केला जातो अमरावतीला. आणि गौरी-गणपती. आता अमरावतीला जायचं असेल त तुम्हाला पुण्यावरनंचं जावं लागत असेल ना कुठेही जायचं असेल तर? पुणंचं जवळ आहे ना? अं मुंबई पुणे दोन्ही जवळचं समजा. नागपूर जवळ समजा. तुम्हा तुम्हाल तुम्हाला यायचं असेल अमरावतीला त अं अं bus, train available आहे आता तर समृद्धी महामार्गही चालू झालेला आहे. आठ तासात तुम्ही नागपूरपर्यंत पोहोचता. अमरावतीवरनं गेलेलाय का समृद्धी महामार्ग? हो. अमरावतीहुनचं म्हणजे अमरावतीला भेटते तो रस्ता. Side नी. अमरावती नाई लागत sorry.

पण अमरावती असं लागते की, अमरावतीकडे जात आहे असं. हां. पण अंतर खूप वाचलं ना जवळ-जवळ निम्म्यानी, पन्नास टक्के वेळ वाचला.

समृद्धी महामार्गामुळे खूप वेळ वाचतो. बरोबर आहे. तुम्हीपण नक्की या कोकणामध्ये. अजून कोकणामध्ये बघण्यासारखं भरपूर गोष्टी आहे. पर्यटन हा विषय,

एकवेळा परत जाऊचं कोकणात. त्यावेळी तुम्ही सिंधुदुर्गात गेला होतात. यावेळी रत्नागिरीमध्ये या. अनेक चांगली-चांगली ठिकाणं आहे . हो sir नक्कीचं-नक्कीचं. तुम्ही या अमरावतीला. चिखलदरा वैगैरे बघायला. बाकीपण भरपूर बघण्यालायक आहे. मोर्शी-वरुड side ला संत्र्याचं आहे. संत्र्याचं मळा वैगैरे. सं संत्र्याचं,

जरी नागपूरची संत्री म्हणतात पण ती वरुड-मोर्शीचीच संत्री प्रसिद्ध आहे. अं तिन्ही ऋतूमध्ये येतात संत्री तिथे? अं दोन ऋतूत घेतले जातात. दोन वेळा. एक आंबिया बहार, आणि एक अं मृग बहार.

हो-हो. उन्हाळा आणि हिवाळा. अं जसं आमच्याकडे हापूस आंबा अं हिवाळ्यात सुरु होतो यायला, त्याचा मोहोर येतो. आणि साधारणतः आता पहिली पेटी अं गेलीपण आहे. पण चांगला आंबा तुम्हाला खायला भेटतो जवळपास एप्रिलच्या आसपास.

पण आंब्यासाठी तर खरंच छान आहे कोकण. कोकणातला आंबा जग प्रसिद्ध आहे. जग प्रसिद्धयं. हो. त्याचं patent आहे न कोकणच्या नावावर.

Hello.

नक्की. आपल्या अं महाराष्टीयन लोकांनी आपल्या इथलं पर्यटन वाढवलं पाहिजे. मी अमरावतीच्या येऊन तिकडे येऊन तिकडे बघितलं पाहिजे आणि तुम्ही कोकणात येऊन कोकण बघितलं पाहिजे. त्यानंतर आपल्या मुलांना, आपल्या फॅ परिवाराला ह्यातनं बघण्याच्या खूप गोष्टी, बघायला मिळतात खऱ्या अर्थाने.

त्यामुळे अं पर्यटन हा विषय अतिशय, मोठा आहे आणि त्यामध्ये काम करण्यासारखं पण भरपूर आहे. अं त्यातून अनेक लोकांनी अं हेचं ठेवलं पाहिजे मनात, की माझ्या अं जवळची ठिकाण, माझ्या महाराष्ट्रातलं ठिकाण मी बघायला नाही गेलो तर तिथे बाहेरचे येऊन बघतात. पण तिथे मलाचं काही माहित नसतं. आपणही ते बघितलं पाहिजे. बघितलं पाहिजे. बरोबर आहे. आपणही जायलाचं पाहिजे वर्षातून दर वर्षी एक-एक स्थळ, दोन-दोन स्थळ जरी बघितलं, तरी आरामात बघणं होतयं. हा आणि आपण तीनशे पासष्ठ दिवस काम करत असतो परिवारासाठी. थोडसा वेळ परिवाराबरोबर कुठेतरी, Fresh होण्यासाठी जाणं आपण गरजेचं आहे. गरजेचं आहे खरंच. त्यामुळे अं म्हणजे प्रत्येकानी पर्यटन हे मनावर घेऊन त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, असं मला वाटतं. आज आपण अं चांगला विषय निवडला खरा. याच्यावर बोलणं खूप गरजेचं होतं. हो बरोबर आहे.

आणि या निमित्ताने आता खरंच ठरवूया. आता मी ठरवूनच घेतलयं की, मी आणखी एक वेळा कोकणाला तर परत भेट देणारचं आहे आणि मीपण बहुतेक येत्या दोन ते तीन बहुतेक एप्रिल मे. कारण माझ्याही मुलाला आणि अं बायकोला सुट्टी असेल. त्यानंतर बहिणीकडे अमरावतीला नक्की बघायला जाईल. आणि तिथे व्याघ्र प्रकल्प आहे तुम्ही म्हणालात. तो बघणं गरजेचं आहे. व्याघ्र प्रकल्प

व्याघ्र प्रकल्पासाठी त उन्हाळ्यात यायचं. पण तुम्हाला चिखलदरा बघायचं असेल त पावसाळा एकदम चांगला sir. पंधरा ऑगस्ट किंवा थोडसं आधीपण जुलै जुन, जुलैमध्ये तर एकदम छान धुकं अस इतकं प्रचंड धुकं असतं की समोरचा व्यक्तीपण आपल्याला दिसंत नाई चिखलदऱ्याला गेल्यावर.

एका क्षणात धुकं एका क्षणात तिथं अं चांगलं डोह असा खाली, दरी दिसते मग.

तीन महिने तर तीन महिने तर तिथं सूर्यचं बघायला भेटत नाई. म्हणजे चिखलदरा उंचावरचं ठिकाण आहे का? हा उंच थंड हवेचं ठिकाण आहे चिखलदरा. त अं त तुम्हाला चिखलदरा बघायला यायचं असेल special, त तुम्ही जुने जुलै ऑगस्टमध्ये यायचं.

ठीके madam खूप छान चर्चा आपली झाली. एक अं एक थोड्यावेळातचं मी अं recording थांबवतोय. आणि अं कारण अठ्ठावीस minute आपण बोललेलोय. अतिशय छान वाटलं तुमच्याशी बोलून. चांगल्या विषयावर आपण चर्चा केली.

Thank you मी हे बंद करतोय हं. धन्यवाद पुन्हा एकदा. हो-हो. Hi हां बोल.

काय नाही बसलोय.

काय नाही बसलोय. अभ्यास झाला का?

हा कोणत्या विषयाचा अभ्यास करतोस?

मी करतो मराठी English हिंदी.

हा वेळ भेटेल तसा.

कसा चाललाय मग अभ्यास. चाललाय.

अवघड बर आहे.

माझा okay मध्ये चाललाय. हा हा.

हा येतो ना.

येतो थोड्या वेळानी. बर बर बर सगळं पुस्तक आणि ते घेऊन ये. चालतंय चालतंय.

मराठीच आणतो ना. बर बर मग मी घेतो English च. चालतंय.

कस आहे मग अभ्यास. अभ्यास बरा चाललाय. हम्म

तुला कोणते विषय आवडतात

अं मला पण अवघड जातो.

हम्म हम्म हम्म चांगलं आहे चांगलं आहे. अं

माझा पण दोन मार्चलाच आहे.

मी कोळगावात आहे. हा हा हा आर.

अह कोळगावात शाळेतच आहे high school मध्ये.

आमचा पण दोन मार्च ला च आहे आम्ही पण कोळगाव ला च आहे या वेळेस.

बर आहे आम्हाला भेटणार आहे आता उद्या.

शिक्षक कस काय शिकवतात तिथं?

हा हा. तुमचे कसे शिक्षक आहेत?